बर बर चहा सांग चहा कोणती पाहिजे

हा ब्लॅककॉफी आजून

हा बटरमिल्क आजून

नाष्टाला सांग आजून नाश्तालाघे पोहा घे शिरा घे आलूपराठा पनिरपराठा

ब्रेडबटर घे टोस्टबटेर घे ओक सर ओक सर आजून सर तू येवडा घेऊन ये फक्त कुड आणशील माहितीये का

हा आता सांगाना पत्ता सांगाना पटकन अं तुमचा पत्ता काई सांगाना

हॅलो एम टी एम टी ला तीत आहे का तिकडं आजून

काई तुमचा रशीला आता माहित्ये का

हा माहिते माहिते

तिथे आए का त्या हॉटेलच नाव काय हे चोकीया अच्छा अच्छा ठिके ठीके काई विषय नाय पत्ता तुमच्या त्या

हा तीख है काई पार्टी वगैरह का सर घरी काय नाय भाऊ माला भूकलागली त्या आपपल्या म्हणले सांगावे बर ऍडवा तुम्ही एकटा खाता का

नई सर तुम्हीं सांगलीतलेस नई ना

हा सांगना सर कोल्डड्रिंक मधी

हा रेडबुल लिह स्प्राईट लिव्ह थम्प्सप विम्पास नको लिव्ह स्प्राईट लिव्ह स्प्राईट घेतलं पाहिजे थिक आहे अजून नाही अजून काई काय काय होईल क्या हा ठीके सर चालान ओके येतो सर घेऊन

मसाला पापड ठिके ठिके अजून काई पान वगेरे सर आजून काई

तुम्हीच आता हा हा आता तुम्ही पेमेंट कशी करणार सर कॅश करनार का ऑनलाईन रोकडा का हा ठिके सर तुमचा पेमेंट तुम्ही लोकडा करून टाका

कॅश वर काई प्रॉब्लेम नाय चालणं येतो आमी निंगतो टाइम लागेल सर पण हा थोडा तुमाला लई जोरात भूक लागेल असून आत्ता राव अर तुमचे एवढे मोठ ऑर्डर है सर आता बनवायला वगेरे तेवढ तर सर मला गरम गरम टेस्ट लागेल ना

आर

ओ तुम्ही आमच्याकडं गावाला येऊन जा हो का जायचं असलं चांगलंये मला घेऊन चला मी येतो इथलं सोडतो तो

आर सोनं एक नंबरये काय अं मा माधुरीला एक नंबरये का कडक एक नंबर मधी चान्स भेटलाला पाहिजे राव तिथं पण काय नशीब अं मंग काय काई प्रॉब्लेम नाई ओके कधी जायचं मंग सांगा हा ठिके ठिके तुम्ही मला म भेटू म आपण सगळ्यांना अरे एन्ट्रीराईन कस एन्ट्री राईन का आपल्याला हो हा प्रवेश प्रवेश कोण प्रवेश हायीन का आपल्याला अच्छा ठिके ठिके मंग कधी जायचं आपण तुम्ही तुमचं जेवण बिवणं आणुन देऊ कि जेवल्यावर जायचं का जेवल्यावर जायचं का

ठिके ठिके ती म्हणणं अं

घेऊन येतो झालं तुमचं आता होत आलं थोडसं जेवणआता फक्त कोल्ड्रिंक वगेरे काढतो न लगेच घेऊन येतो हाय तेना हा माहितीये हा माहितिये हा येतो मी घेऊन असच काय नाई येवड तिकडं एक घेऊन जायचय हॅल्लो

काय म्हणले मी विचारणार अं मीच जातो घेऊन

हा गाडीची जेव्हडा मोठा जेवण म्हणलं ना हदगडीच लागण ना हाय कि नाई आता सगळे झाड बीड पण टाकले तुमची दोन झाडयेना

तू चा आरे एक नंबर बरन लिऊ कसा

हा ठिके ठिक निंगतो बाय

बाय

आणि पितृवंश अर्थातच मरुड चे कर्वे आण्णा साहेबांचे वडील केशवराव कर्वे हे शांत स्वभावाचे अध्यमशील गृहस्थ होते कथांचे शंभू तयार करणे काठ्यांचे शुंभ तयार करणे त्यांपासून गुरांची दावी किंवा राहाडांच्या माळा तयार करणे. यांसारखी कसबी कामे ते ते करीतच पण चित्रे ही चांगली काढत. पागोडी चांगली बनवत. मुंबई ला जाऊन

हस्ताक्षर फार चांगलं होत. दादांना संसार सुख फारस मिळालं नाही सहा सात मूल झाली. पण ती गेली. पत्नी पत्नी अह तळिशीतच चाळिशीतच गेली. अण्णा साहेब कर्वे याना अंबाताई ही एक बहीण होती. त्यांच्यापैकी तीन वर्षांनी लहान. तिचे पती विकूंठ भिशुक भिक्षुक भिशुक होते त्या काळच्या रीतीप्रमाणे तिने कडक सासुरवास सोसला. तिच्याशी वयातच तिशीच्या वयातच तिच्यावर अं वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. संपूर्ण धैर्याने वैधव्य पत्करून अंबाताईचे आपले सारे जीवन व्यतीत केले सतत कष्ट विना विना आळस काम ही अंबाताईची वैशिष्ट्ये होती. अंबाताईचा अनाथ बालिकाश्रमाच्या कार्यालाही अंबाताईने मदत केली होती. आटीवाऱ्याचे परांजपे घराणे हे अण्णा साहेबांचे मातुल घराणे. आटीवरे हा मामांचं गाव रॅंग्लर परांजपे यांचे वडील पुरुषोत्तम हे मामा अह आण्णा साहेबांचे सर्व पुत्र अत्यंत कर्तबगार आणि विद्याव्यासंगी होते अण्णा साहेबांच्या वंशातील गौरी गौरी देशपांडे या अं या अगदी अलीकडच्या काळातील कर्तृत्ववान महिला महऋषी अण्णा साहेब कर्वे ते अं धोंडो कर्वे आणि गौरी देशपांडे हा कर्वे घराण्याचा इतिहास स्वातंत्र आणि अह स्त्रीवादी विचाराच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. अश्या अण्णा साहेबाना असे अण्णा साहेब कर्वे यांचे काही जीवन प्रसंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशिष्ट पैलू स्पष्ट करणारे आहेत. बालपणी बरीच मूल भित्री असतात कर्वे ही तसे होते पावसाळ्यात तळी भरली म्हणजे बरेच लोक पोहला पोहायला जात एरवी विहिरीत पोहोत. विहीर जास्त भीतीदायक नवशिख्या माणसाला पोहोण्यासाठी विहिरीत सोडायची झाल्यास अं सुखटी बांधून किंवा भोपाळा बांधून सोडत अह सोडत असत. एकदा कर्वे यांच असंच विहिरीत याना असंच विहिरीत सोडलं ते गटांगळा खाऊ लागले. कोणीतरी विहिरीत उडी मारून त्यांना बाहेर काढलं पण पुढच्या रविवारी असच पोहायला नेतील म्हणून अण्णासाहेब त्यावेळेचा धोंडू काळोखात माळ्यावर लपून बसला दिवसाही त्या माळ्यावर जाण्यासाठी दिवा न्यावा लागत असे अशा ठिकाणी धोंडू बसला असं कुणालाही वाटलं नाही घरचे लोक धोंडूला सर्वत्र शोधू अं शोध घेऊ लागले धोंडू विहिरीत अं विहिरीत घेऊ लाग अह विहिरीत तर पडला नाही ना असा संशय घेऊन लोक मरुड मधल्या सर्व विहिरींचा शोध घेऊ लागले. पोहण्याचा कार्यक्रम अं कार्यक्रमात असणारी सर्व मंडळी पोहून आपल्या आपल्या पोहोचले घरी पोहोचली. दोन पहरीचे जेवणाची वेळ ही टळुन गेली. मग धोंडू माळ्यावरून खाली आला. यानंतर मात्र पोहण्याच्या बाबतीत त्यांच्या घराच्या अह घरच्यांनी अथवा मित्रांनी मुळीच आग्रह केला नाही. या प्रसंगावरून धोंडूची भित्री वृत्ती दिसून आली. तरी त्यांची सहनशीलता व कृतनिश्चय दिसून येतो. कारण अंधाऱ्या माळ्यावर तासनतास बसून राहणं ही गोष्ट खरोखरंच अवघड होती.

यातील एक रुपयाही एक रुपयात एक रुपया याप्रमाणे अण्णासाहेबांना काढून ठेवत असत. अशा तऱ्हेने तीन रुपये जम जमेपर्यंत आण्णांनी त्या पैशांना हात लावला नाही. त्यांच्या खानावळीत अण्णा जेवायला जात असत. ते नागोपंत दातार अचानक आजारी पडले. मरुडला ते आपल्या घरी आले. मुंबईत असताना नागोपंतांनी अण्णांकडून पाच रुपये उसने घेतले होते. ते दातार स्वतः त्यांच्या पत्नी आणि त्यांची आई अं तिघींनी मुंबईत होते त्यांनी खानावळी बंद करून मुंबई सोडली अण्णा सुट्टीसाठी मुरुडला आले. तेव्हा नागो पंतांच्या समा अं समाचाराला गेले. नागोपंत ओशाळले कारण ते पैसे देऊ शकत नव्हते. अण्णा मृदू वाज मृदू आवाजात त्यांना म्हणाले तुम्ही आमचे पाच रुपये देणे आहात. ते माघायला मी आलो नाही. ते पैसे फिटले असं समजा आज मी तुम्हाला तुमच्या आजारात आजारात मदत म्हणून आणखी पैसे देणार आहे. हे तीन रुपये घ्या नागोपंतांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहर्‍यावरील भाव पाहून अण्णासाहेबांनी अण्णानी नाही अति अति समाधान झालं अडचणीच्या वेळेस दुसऱ्यांना मदत कर कर अह करण्यात अवर्णनीय आनंद असतो. हे अण्णांनी स्वतः अनुभवले.

माहे बहिणच होती. त्यामुळे दोन्ही घराण्याची पूर्वीची ओळख राधाबाई आणि अण्णा इतर मुलांबरोबर मुरुड मध्ये एकत्र खेळले सुद्धा होते. कर्वे यांच्या घरात वातावरण तर तसे मोकळे होते. मात्र त्याकाळी वडील वडील माणसांचा अह मुलांना खूपच धाक वाटत होता. अण्णा मुंबईला नोकरीसाठी गेले. घरी राधाबाई

कर्वे यांच्या आई वडिलांनी याबाबत कधीही विरोध केला नाही. अण्णा मुंबईला जात तेव्हा भिकू दादांच्या मदतीने राधाबाई आणि अंबाबाई या दोघींनाही आपला अभ्यास सुरू ठेवायला होता सुरु ठेवला होता अठराव्या वर्षी रघुनाथांचा जन्म झाला आणि राधाबाई आणि राधाबाईंच्या शिक्षणात थोडा थंड अं थंड पडला मुंबईला राधाबाई आल्या संसार चालविण्यासाठी अण्णा आणि राधाबाई दोघांनाही भरपूर कष्ट करावे लागले. पहाटेपासून रात्रीपर्यंत निरनिराळ्या शाळांमध्ये अध्यापनासाठी व इतरत्र शिकवण्यासाठी शिकवण्या घेण्यासाठी अण्णा जात त्यांचे वेळापत्रक राधाबाई काटेकोरपणे सांभाळत असत. रघुनाथ लहान होते. राधाबाई शांत सुशिक व कमालीच्या आज्ञाधारक होत्या. अण्णांची अह अण्णांनी पुढे जे शिक्ष शिक्षण विषयक विविध प्रयोग केले त्यांची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासूनच केली होती. राधाबाईंना मुंबईलाही घरचे काम बरेच असे तरीही त्या इंग्रजी शिकल्या लहानग्या रघुनाथाला घरी शिकवावं अस या दोघांनी ठरवलं.

रघुनाथ घरीच शिकावं अस त्या दोघांनाही ठरवलं आणि त्यानंतर अण्णांनी एक वेगळाच निर्णय घेतला. अण्णाने स्नेही बाळकृष्ण पंत अं असावं हे मुरुड जवळच्या बुरोंडी गावी मुख्याध्यापक होते अण्णांनी राधाबाईंच्या संमतीने रघुनाथाला कडे शिकवण्यासाठी ठेवलं रघुनाथ पाचवी इयत्ता उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले. अण्णांनी पुन्हा त्याला मुंबईला आणलं. अण्णांनी शिक्षणातील प्रयोगशीलता घरापासून सुरू केली होती. यांनी त्यांचे हे

मुंज वाटत अह मुंज वाटप व्हावी पहिला मुलगा आहे. हाऊस मौस करावी चार लोकांना बोलवावं जेवणवळी कराव्यात. अण्णा आपल्या आईला नम्रपणे म्हणाले, आई मुंजाची जेवणावळ ही मला उधळपट्टी वाटते. आपण थोडक्यात मुंज

जनरिती जनरीत पाळावी रे बाबा हौस मौस नाही आहेर नाही ही कसली मौज आई लोक काय म्हणतील या काळजीनं तू असं म्हण म्हणते ते मला ठाऊक आहे तुझी श्रद्धा आहे त्यात धार्मिक संस्कार आपण उत्तमरिते करू त्याबाबत तडजोड नाही पण बाकीच्या गोष्टी बचत करुया. बघ बाबा तुला पटेल ते कर. आईने विरोध केला. आईने विरोध केला नाही तरी तिला मनातून पटलेलं असं नसावं. आई यात मी पैसा वाचवतोय. असं तू वाटून घेऊ नको. माझी काही तत्व आहेत. ठीक आहे. तुझी तत्व आणि पाळू आईन होकार दिला. अण्णांनी मुंजांची मुंजांचा सोहळा मुंबईत केला. त्याचा खर्च फक्त पंधरा रुपये आला. तीनशे रुपये वाचले. ते वाचलेले तीनशे रुपये अण्णांनी मुरुड फंडाला दिले. या घटनेवरून अण्णांची जीवनसृष्टी किती समाजीवमुख होती हे दिसून येते उत्तर आयुष्यात शिक्षण क्षेत्रात मुलाचे आणि भरीव

नाटकांची आणि गायनाची आवड होती. कर्वे यांना ही तशी ती होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत धोंडोपंत मुरुडला आले की त्यांना अगदी अधिक आनंद होई. यात कारण याचं कारण नाटक लहानपणापासून लहानपणापासून त्यांनी नाटकात काम केलं होतं. त्यांचे वडील केशव पंत यांना मुलांची नाटकात काम केलेलं आवडायचं नाही पण धोंडोपंतांनी वडिलांना ही गोष्ट पटवली. पुण्यासारख्या शहरात

एकदा धोंडोपंतांनी मुंबईहून येताना नाटकाचे दोन पडदेही आणले होते. नाटकात नादीतील गणपतीची भूमिका ते घेत ते संस्कृत मध्ये चांगले बोलत संस्कृत संवादाची रचनाही करीत एकदा त्यांनी पडद्यावरून पडद्याआडून संवाद म्हणून वाह वाह मिळवली होती वेणीस वेणीसंहार या नाटकात त्यांनी भूमिका घेतली होती. या भूमिकेबद्दल त्यांनी प्रशंसा झाली होती. उत्तरायुष्यात ही जीवनाच्या संध्याकाळी अण्णा खणखणीत आवाजात श्लोक व पदे म्हणत असत. अण्णांच्या सामाजिक जाणिवेनं संपन्न असलेल्या मनाचा हा कलाविष्कार लक्षणीय आहे. अण्णा स्वतःशी अनेक वेळा किंवा भाषणातही एका पदाचा वारंवार उल्लेख करीत. ते पद कधी गातही हे हे पद रचले होते सीतारामपंत देवकर यांनी या पदात विधवांच्या दुःखास वर्णन आहे अण्णा ज्या वेळी हे पद म्हणत तेव्हा येणार ऐकणारे त्यातील अशी यामुळे तर विचार मग्न होत असे. पण अण्णा पद म्हणताना ज्या तन्मयतेने म्हणत असत ती त्यांनी तनमय त्या ऐकणार्‍याला एकाग्र करीत असे. ते पद असे होते. माता श्रमली प्रतिदिनी जाते हेरानी माखुनी वाढविता त्या केशांते का हो चरचरण नापी हस्ते कापविता पुरे वांझ पुरे वांझवुक किंवा येऊ द्या अनाथ भगिनींची आता पुनर्विवाह संपत्ती द्या हो सांडुनी मनीची निर्धयता अण्णांनी मुंबईत तेरा वर्ष काढली निरनिराळ्या शाळेंमध्ये नोकरी शिकवण्या यात ते मग्न असतं साधी राहाणी आणि एक मार्ग जीवन यामुळे थोड्या खर्चात त्याना संसार त्यांचा संसार भागत असे मात्र एकदा वेषांतर करण्याचा प्रसंग उद्भवला युरोपिअन मुलांच्या शाळेत ते शिकवायला जात असतं. तरीही त्यांचा पोशाख पूर्वीसारखाच होता धोतर पारशी धोतर पारशी पद्धतीचा लांब कोट डोक्यावर रुमाल आणि

अण्णांनी तर पार्टलोनाचा विचारही केला नव्हता. त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना त्यांना एकदा सुचवलं. धोतराऐवजी तुम्ही पार्टलोन